गावातील मैदानात खेळणा या मुलांचे द्रुश्य तुमच्यापैकी बहुतेकांना परिचित असेलच
चेंडूच्या मागे धावणारा हा मुलगा पहा
तो जवळच्या दाट झुडुपात शिरला
त्याला एक साप दिसला
क्षणात तो साप बिळातून सरपटत पुढे आला
सापाने निघून जावे यासाठी घाबरलेल्या मुलाने त्यावर दगड भिरकवला
साप मागे फिरला नाही
त्याऐवजी त्याने मुलाच्या पायाला दंश केला
मुलगा मदतीसाठी किंचाळला
त्याचे मित्र मदतीसाठी त्याच्या दिशेने धावले
त्यांना त्याच्या पायावर दोन लाल खुणा दिसल्या
त्यांनी मुलाला झाडीतून बाहेर आणले
आणि एकच धांदल उडाली
सर्व मुले प्राथमिक उपचाराबद्दल वेगवेगळी मते देऊ लागली
आता सर्पदंश झाल्यास प्राथमिक उपचारांचे महत्त्व जाणून घेऊ
फर्स्ट एड ओन स्नेक बाइट्स वरील ट्युटोरियलमधे स्वागत
ह्यात आपण पाहू
प्राथमिक उपचाराचे महत्त्व आणि सर्पदंश झाल्यास योग्य प्राथमिक उपचार कसे द्यायचे
प्राथमिक उपचारांबद्ल जाणून घेण्यापूर्वी मित्राचे प्राण वाचवण्यासाठी इतरांनी काय केले ते पाहू
त्यांनी मुलाला जमिनीवर झोपवले
त्याला हॉस्पिटलमधे नेण्यासाठी मोठ्यांची मदत घेतली
नंतर त्यांनी जखमेच्या वरती कापड गुंडाळले
हा योग्य प्राथमिक उपचार आहे का
एका परीने ही योग्य पध्दत आहे
ह्या बाबतीत हॉस्पिटल फार लांब नव्हते
त्यामुळे मुलाला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली
सर्पदंश झाल्यावर प्रथमोपचाराची योग्य पध्दत म्हणजे त्या व्यक्तीला सपाट पृष्ठभागावर झोपवा
जखम झालेल्या भागावर कापड गुंडाळा
विष शरीरात पसरू नये हा ह्या प्रथमोपचाराचा प्राथमिक उद्देश आहे
जखमेवर कापड गुंडाळण्याची योग्य पध्दत काय
पायाच्या वरच्या भागापासून खाली येत कापड गुंडाळा
पुढील उपचारांसाठी त्या व्यक्तीला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमधे हलवा
वेळेत प्रथमोपचार दिल्यास अनेक धोके टळू शकतात
लक्षात ठेवा चुकीच्या प्रथमोपचारांमुळे त्या व्यक्तीची स्थिती वाईट होऊ शकते
सर्पदंश झाल्यास हे करावे प्रथम त्या व्यक्तीला आडवे झोपवा
कापड गुंडाळत असताना थोडा दाब द्या
सर्पदंश झाल्यावर हे करू नये
दंश झालेल्या भागाची त्वचा किंवा मांस कापू नका
दंश झालेल्या भागावर किंवा त्याच्या भोवती बर्फ लावू नका
त्या व्यक्तीला विजेचा झटका देऊ नका
दंश झालेल्या भागातून रक्त किंवा विष तोंडाने शोषण्याचा प्रयत्न करू नका
कापड खूप घट्ट बांधू नका
त्यामुळे गँग्रीन होण्याची शक्यता असते
हा व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल च्या पुढाकाराने डिजिटल डिव्हाईड मधील अंतर दूर करण्याच्या संकल्पाचा एक भाग आहे
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
httpspoken tutorialorgWhat is a Spoken Tutorial ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे